की तू तुझ्या आतला जे एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस तुला आता फक त सिद्ध करायचे लोकांना दाखवायचे जगाला दाखवायचय, कि तू कोण आहेस

तुझ्या मनातले जे ते एव्हरेस्ट आहे ते तू कधीच सर केले आहे अरुणिमा

बचेंद्रीजी पाल ह्यांनी आणि नेहरूगिरी गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं नेहरू गीरीवरम प्रशिक्षण खेंद्र हे आशिया खंडातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आहे, इथे माझे दीड वर्षास दीड वर्षासाठी खडकतर प्रशिक्षण सुरू झाले, खडकतर

पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव होते, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण मी यांतूनबी तावून सुलाखून निघत होते हे माझ्यासाठी खूप कठीण अनुभव होते पण या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी नकळतपणे लक्षात आले सर्वांच्या वेळी चढाई करताना, सरावाच्या वेळी चढाई करताना माझा कुत्रिम पायचा टाच, व चवडा ज्या वेळी मी जमिनीत रुतवत असे त्या वेळी ते सतत गोल फिरत सतत गोल फिरत असतो, त्यामुळे मला ते पाय घट्ट रोवण्यात खूप खूप कठीण होऊन बसे आणि उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यास steel चा rod घातलेला होता की नाही त्यावर थोडं जरी दाब दिला ना

माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत, माझा शेर्पा यायला तयारच होईना सहाजिक आहे येथे अपंग

माझ्या शेरपाणा चे मन वळवले, आणि मग तिथून पुढे सुरू झाली, क्षणोक्षणी आव्हानांनं भेटणारी जोशपूर्ण अशी बावन दिवसांची एक रोमांचकारी लढाई प्रत्येक स्त्रीय गृहकाला शिखरापर्यंत पोहचण्या आधी चार basecamp करावे लागतात ते एकदा का तुम्ही camp चार ला पोहोचलात कि तिथून शिखर, तीन हजार पाचशे मीट फुटावर आहे, पण जास्तीत जास्त मूत मृत्यू ह्याच टप्प्यात होतात म्हणून ह्याला death zone असे म्हटले जाते

की चौथ्याला base camp ला पोहचण्या पर्यंतही आधीच्या camps मध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकामध्ये नेहमीच पुढे असायचे आणि मला इतेक लोक विचारतात की, madam हर बार आपने हमेस आगे ही रहते हो आखीर तुम खाते क्या हो भाई असं मला लोक विचारायचे मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानभूती नको होती, मला कदाचित याच विचारांचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटतच होतं लोकं कित मला अस death zone ची लढाई सुरु झाली जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, आडघोटवणारी थंडी मृत्यूचं जवळून दर्शन होत होत मला आदल्या रात्री भेटलेल्या बांगलादेशी गिर्यारोहक मृत्यूमुखी पडलेला दिसला पोटातून उसळून वर येणारे भीतीला मी आवर घालत होते तुला मरायचं नाहीये अरुणिमा, अरुणिमा तुला मरायचं नाहीये, आंतरमनाला वारंवार हेच बजावत सांगत होतें मी, खर सांगते आपल्या मन जसं सांगत तसं अगदी तसंच आपलं शरीर वागत असतं म्हणून आपल्या मनाला आपल्या शरीराला नेहमी ठामपणे सांगता राहायचं आपल्यात जे पण सिद्ध आपल्याला जेपण सिद्ध करायचं असतं, ते नेहमी आठवत बजावत मनाला शरीराला सांगत

आणि एकवीस मे दोन हजार तेरा चढाईला अगदी शेवटचा टप्पा आला अरुणिमा तुझा oxygen चा साठा अतिशय कमी झालाय आताच ये माग आताच मागे फिर एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील असं मनातून आवाज येऊ लागले, अरुणिमा तुझा oxygen चा साठा संपला, अतिशय कमी आहे, तू आताच मागे फिर एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शक्ती पण शेर्पा कळवलीने पण अंतर्मनाने कुठेतरी मला ठाऊक होतं की now or never आता आगदी या क्षणी जर मी येविढ सर केलं नाही तर माझ्या देखी माझ्या शरीराने मृत्यूला, चोटाळण्या सारखेच होते ना शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी sponsorship उभी करणं, या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलच असतं आखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहचले

photo साठी माझा शेवटचा साठा उरलेला oxygen mask मी काढला photo साठी, oxygen चा mask ही मी काढला मी अशी ना तशी मरणारच होते पण माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं ना म्हणून photo नंतर शेरपाला मी video clip घेण्यासाठी तयार केलं माझा mask ही काढला आधीचं पित्त

अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टला फडकवला आता मी उतरू लागले होते जेम तेम चाळीस ते पन्नास पावलावरचा माझा oxygen साठा संपला एक सांगू luck भाग्य किस्मत density

मीं नाही मानत पण fortune

the bravers यावर माझा पूर्ण विश्वास आहे जेव्हा मी गुदमरू लागलें श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अंगदी त्याच वेळी एका british माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक oxygen cylinder आम्हाला दिसला मग काय माझ्या शेरपाने, तो चटकन मला अडकवला वर चढण्यापेक्षा खाली उतरताना, होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो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

खूप महत्त्वाचे काही धडे दिले, माझ्यात आत्मविश्वास जगवला

पण एक फौलादी की कणखरपणा माझ्यात निर्माती केला होता मित्रांनो आपण आपल्या आयुष्यात काय मिळवतो हे महत्वाचं नाही, तर ही कमाई आपल्या अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते? हे महत्त्वाचं वाटतं मला, आपण इतरांशी कसे वागतो? यावरून आपण एक उत्तम व्यक्ती बन आहोत, की नाही हे ठरतं तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावसं वाटतं की आपलं ध्येय, साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसते, तर जेव्हा देय कमकुवत असतात तेव्हा त्या अपयश म्हटलं जातं, तर मित्रांनो माणसानं एक मन एक अजब यंत्रणा आहे मन माणसाचं मन एक अजब यंत्रणा आहे, अनेक परस्परांविरोधी भावना आणि विचार प्रवाह

पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचारांच्या

त्यामुळे आपण निष्क्रिय तरी होतो, किंवा हातून चांगलं काम घडतं असलं तरी त्यातून आनंद, आत्मविश्वास आणि समाधान मिळतं मिळत नाही कारण ते आपण मनापासून करत नसतो माणसाचा मन एक अजबच यंत्रणा आहे, की आपण ठरवू जर आपण मनापासून ठरवलं

अशा नकारात्मक भावना व विचार मनातून नष्ट व्हावे पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात मित्रांनो त्यामुळे होकारात्मक आणि सुर्जनात्मक विचार झाले तरी त्यांना पण विरुद्ध बाजू ही असतेच त्याच प्रमाणे नकारात्मक विचार व भावना यांचा देखील आपण उपयोग काही ना काही उपयोग होतच असतो तो उपयोग करून घेणं ते आपलं कौशल्य आपल्या हुशारीवर लक्षात ठेवायचा हो

या नकारात्मक गोष्टींनी घांगरून जाण्याचं जरा सुद्धा कारण नाही कारण नकारात्कमक गोष्टी करताना आपण काय करतो, याचा आपन विचार केल्याल पाहिजे त्याच्यामुळे कोणती गोष्ट आपल्यावर नुकसानकारक ठरते किंवा कोणती गोष्ट उपयुक्त आहे, आपल्यासाठी त्या गोष्ट लक्षात ठेवायला हवी, त्याबद्दल विचार करायला हवे त्यात संतुलन राहते पण मनाचं त्यात संतुलन राहणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मनाला पण, वेगाने पुढे नेणारं होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोक्णारे नकारात्मक विचार असतात जसं होकारात्मक आणि नकारात्मक विचार असतात होकारात्मक आणि नकारात्मक कुठे वापरायचे, कसं वापरायचं हे त्या ह्याचे कौशल्य आणि आपली हुशारी वेगाने पुढे जाणारं विचार आणि प्रगतीला थांबवणारे नकारात्मक विचारही असतात तर प्रगतीला रोखायला नाही देयचं

पुढे जाणाऱ्या होकारात्मक विचारांना लक्षात ठेवायचं गाडीच्या सुरक्षतेसाठी brake ची आवश्यकता भासते म्हणून ते असतात त्यांना भिण्याचं काहीच कारण नाही त्याचप्रमाणे जसं गाडीच्या चाकाला brake असतो म्हणून आपण घाबरत नाही speed वाढवताना त्याच प्रमाणे नकारात्मक विचार येतात त्यांच्या मदतीने सावधगिरी कशी व कुठे बाळगायची याचं स्पष्ट भान निर्माण होतं आपण brake गाडीचा brake कुठं लावायचा? कुठं ठेव कुठं brake मरायचं हे आपल्या हातात असते, अर्थात brake दाबला तर गाडी सुरू ही होणार नाही आणि वेग देखील घेणार नाही असं दोन्हीही म्हणूनच सतत आपण आपल्या विचारांचं संतुलन असणं आवश्यक आहे, विचारांचं संतुलन असतं, खूप महत्वाचं आहे, म्हणून डो मित्रांनो आपलं मनाचं मन एक अजबच यंत्रण आहे आपण अनेक परिस्थिविरोधी भावना आणि विचारप्रवाहाचा तिथे वास करत असतो, पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक आणि होकारात्मक या गुंतागुंतीत पडतो

हे पुस्तक सोळाशे चार मध्ये संकलित झाले मध्ये गुरुअर्जन देव जीनी त्यात पाहिले चार गुरु पंधरा भंगत अकरा भट आणि गुरु घरातील नातेवाईकांचे श्लोक समाविष्ट केले आहे गुरुग्रंथ साहेब पासून बहुतेक श्लोक हे, गुरुअर्जुन देव जी चे आहे. त्यांच्या विचारांबद्दल धृढ निश्चय आणि दृढ निश्चय व्यक्त करू, गुरुजी त्यावेळचा सरकारचा एक ना मनानं इसवीसनसोळाशे सहा रोजी सहा ईद जाम पिऊन त्यांनी शिखांमधील होतात्म्याची सुवर्ण परंपरा खंडित केली. वक्ता गुरुंजींनी गुरु ग्रंथ साहेब मध्ये जे दवंती दात वगळता सर्व एकतीस रागांपैकी सर्व तीस रागांमध्ये बानी रचली आहे आपाजीचे ब्बाविषे अठरा श्लोक श्री गुरुग्रंथ साहेब मध्ये नोंदवलेले आहे त्याने सर्व गाणी पंधराशे एक्यांषि मध्ये लिहली सोळाशे चार पासून इसवीसन वेळ गोवली सुमुखी

रुक्मिणीहेब हे श्री गुरु अर्जुन देव जी ह्यांच्या संपूर्ण काव्यातील सर्वोतकृष्ठ आणि महत्वाचे कार्य आहे जे गुरुमती तत्वांध्यान आणि गुरुमती काव्य आदर्श व्यक्त करते. प्रश्नाच्या दृष्टिकोनातुन चोवीस श्लोक आहे. आणि चोवीस श्लोक, आहेचोवीस श्लोक अं आहे याला मध्ययुगाच्या प्रशासक म्हणून हि ओडखळे जाते यामध्ये मानवी जीवनातील मानसिक आणि अध्यात्मिक समस्याये शांततेसाठी योग्य रित्या सोडवल्या गेल्या भाईकान सिह नभ म्हणाले कि सुकमानीच अर्थ मनाला आनंद असा आहे श्लोक देणे झाले आहे सुकमनी हे अध्यात्मिक कार्य असले तरी त्यात ब्रह्म ब्रह्म जगत जीवात्मा मुक्ती अवकमंन इत्यादी विषयांचे हि चित्रण केले आहे अंजुनि हे एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ हात जोडून केलेली प्रार्थना आहे परमेश्वराला त्यांचे नाव ग्रहण करण्यासाठी केलेली प्रार्थना गुरुअर्जुन देव जिना चार श्लोक असलेल्या दोन अंजली आहे आणि दोन आठ श्लोक आहे त कवी कवि या रूपात गुरुजींनी जीवाला पारमात्म्याला शरण जाण्याची शिकवण दिली आहे मायेची इच्छा सोडणे सत्याची प्रेरणा व्यक्तिनिष्ठ दुर्गुणांचा त्याग त्यावर जोर देण्यात आला आहे हे घटक रागात आहे बारमाहाः म्हणजे बारा महिन्याचे काव्यात्मक वर्णन आहे जे गुरुसाहेबानी नैसिर्गिक संदर्भात मांडले आहे निसर्गात जसा बदल होतो तसा मानवी भव्नानामढे थे बदल होत असतो भरास्वार हा त्याचा मूळ आधार आहे आणि बिन्हाण इसारी त्याची नाईका आहे त्यामध्ये गुरूंनी नैसर्गिक ह्रदयात नैसर्गिक दृष्टांच्या अनुषंगाने भगवंताच्या पतीच्या वियोगामुळे पीडित, स्त्री आत्म्याची परिस्थिती वर्णन केली आहे. तेच पासून मागापासून विघटनाच्या अवस्थेपरेंत आणि

गुणवंती हि तेरा ओवीची सूहि रागात चारलेली, गुरुजींची एक प्राधिनीतीक प्रमुख प्रभावशाली आणि प्रतीकात्मक बानी आहे ज्यांचा मूख्य आणि मूळ विषय प्रभूमिलापही जाणकारांच्या मते गुणवंती आहे हे शुभगुन असलेली स्त्री चे गीत आहे दरम्यान साठ सर्वोत्तम गुन स्पष्ट केले आहे ज्या गुरु शिखांनी आत्मसमर्पण आणि नम्रतेने स्वत्ताला परमेश्वरासमोर ठेवले आहे ते परमेश्वराशी एकरूप होतात पाच बिराडे पाच बिराडे हि असा रागातील हि अंकित बिहरोचीं बानी आहे सर्व श्लोक यात प्रत्येक आठ श्लोकांचे तीन श्लोक असून त्यामध्ये भगवंताला भेटण्याची तळमळ वियोगाची वेदना आणि मिळण्याचा आनंद अतिशय ह्रदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आहे

गुरुंजींचे आणि दोनी रसबाड यात आहे आणि एक काव्य प्रकार आहे ज्यामध्ये कविता वेळेच्या मोजमापावर आधारित आहे माणसाला जीवनाचे भान शिकवले आहे पहिला काळ हा आईच्या पोटातुन जन्म परेट चा असतो दुसरा बाळ पानाचा तिसरा टप्पा म्हणजे तारुण्य आणि चौथा टप्पा म्हणजे म्हातारपण श्लोक संस्कृती तुमि गुरुमताचे तत्व व्यक्त केले आहे. या श्लोकात जगाच्या जगाचा नश्वरतेच्या उल्लेख करून कर्म कर्मांचा निषेध आणि नाम सिमरन चा यावर भLर दिला आहे गाथा हा कथेचा तुटलेले शब्द आहे यात गुरु ग्रंथ साहेबानी नाम हरी कीर्तनातून दुर्गुणांचा नाश आणि भक्ती रसांचा आनंद व्यक्त अकेला आहे बोलला यात अकरा श्लोक आहे जे चार भक्तांना उद्देशून आहे सन्मान मुसाण जमाल पतंग त्यामुळे सृष्टी तेर घरी जात नाही त्यामुळे परमेश्वराच्या प्रेमाचे मोठेपण दिसून येते अतिरिक्त श्लोक वेळा गुरुजींनी आदि ग्रंथाचे संपादन करताना सर्व श्लोक विषयानुसार जोडले परंतु काही श्लोक अतिरिक्त राहिले ते एकाच ठीखानी चिन्हांकित केले आहे त्या भगवंताला खरे मित्र म्हंटले आहे मायेत अडकले सजीवांची अवस्था दाखवली आहे. आणि खऱ्या साईंच्या प्रेमात निर्माण झालेल्या. त्या गुरुमुखांचा उल्लेख आहे कलावस्था गुरुअर्जुनदेवजींच्या बानिची कलात्मक वैशिष्ठे म्हणजे. त्यातील रस रूपक प्रतिमा भाषा आणि शैली आणि यमक, योजना, राग रस रसाचा कविते मध्ये स्वतःचा विशेष अर्थ आहे त्यामुले कवितेचा आत्मा म्हणून लोकप्रिय झाला आहे एकूण नऊ रस आहे श्रींगार करूना अद्भुत धीर हास भयानक रौदर शांतारस

तज्ञांमुळे मनात वैराग्य उत्पन्न होतॊ तेव्हा तिथे शांतरसाची स्तिथी मंडळी जाते गुरुजींच्या बाणीत अनेक रास आहे पण ते शांत रसाला अधिक महत्व दिले जाते चिडी चुहइ पाहूफाटी योनी बहुतरंग नानक नाम सग मुलाचे प्रभावित रूप तयार केले आहे विभातसरास भ्रूणास्पद गोष्टीचे दृश्य सादर कर ने भष्टाचा वाईट अंत दाखवणे हि वाईट गोष्ट आहे स्वप्नशेती जितू मूर्ख सरराजराजभोग जग जगत भाकलाय रूपक कवितेतील रूपकाचे कार्य अभीव्यक्तीमध्ये सौंदर्य किंवा आ आश्चर्य जोडणे आहे. रूपक सामन्यांना असाधारण बनवते. गुरु अर्जुनदेवजी यांच्या काव्यात भावना व्यक्त करण्यासाठी रूपकांचा वापर केला जातो. रूपकांच्या वापरातून त्यांच्या मूढ अनुभव मोठ्या प्रमाणावर प्रकट हॊतॊ आणि मानसिक स्थिती हि स्पष्ट होते शब्द अलंकार अर्थ अलंकार आणि शब्दार्थ अलंकारअसे तीन प्रकार आहे शब्द अलंकाराच्या पुढे तीन विभाग आहे अनुप्रास यमक आणि अशलेशा रूपक आणि अर्थरूपक म्हणजे उपमा रूपक अति आयोति यमकरूपक, यमक या शब्दाचा अर्था जोडी म्हणजे, शब्दाची जोडी, जिथे निरर्थक शब्दाची पुनरावृत्ती किंवा निरनिराळे अर्थ असलेल्या शब्दपूर्ण, शब्दाची पुनरावृत्ती असते. तिथे यमकरुपक असते. जसे नाम सुंध्ये नाम संग्रह नाम लिवलावो अतिशय युक्तिकरूप जेव्हा एखाद्या वस्तूचे वाटते तिथकेपेक्षा जास्त वर्णन केले जाते तेव्हा तेथे हाय पर बोल असते शूर वीर वाऱ्यामकीने जोड्ले नाही होडी सातवी हात पंधरा जोडी गुरु अर्जुन देव जी आले वाणीमध्ये जवळपास सर्वच रूपकांचावापर केला आहे काए कऱतीेए? काय नाही बसलेली आहे झोप येत आहे.

नाही आत्ता डब्ब्बा येईल.

तू काय करते? काय नाही बसेल बसलेले आहे अभ्यास करते. कशा आता exam आहे ना आमची पुढच्या महिन्यात त्याच.